इथे एक स्कूल आहे स्कूल जवळ एक अ झेंडाचा एक गोल राऊंड आहे तिथे एक खांब आहे आजूबाजूला मोठ मोठी झाड आहेत घर आहेत मोठासा परिसर आहे तिथे एक झाड आहे त्या झाडाच्या खाली एक मुलगा उभा असताना दिसत.

चा मॉल भांड्यांचा मॉल आहे खूप सारे भांडे आहेत एक बाई बसलेली आहे आणि सुधा एक मुगली पण उभी आहे मोठ मोठे लाइट्स लावलेले आहेत करेट्स आहेत स्टीलचे मोठ मोठे डब्बे आहेत कपाटीत ठेवलेले आहेत तिथ भांडे आहेत.

इथं एक हॉल आहे हॉल मध्ये एक काही पोस्टर्स लावलेले आहेत तिथे इलेक्ट्रिकल लाइट्स आहेत मोठशा असच पोस्टर्स लावलेले आहेत तेथे खूप सारे फोटोज लावलेले आहेत.